जस कि मी बघू शकते एक पांढऱ्या कलर ची एक बिल्डिंग आहे बिल्डिंग च्या वरती निळ्या कलर चे पोस्टर व--

मोठ मोठी अशी लाईट लावलेली दिसत आहे बिल्डिंग समोर एक छोटीसी हिरव्या कलर च्या पत्र्याचे--

झाड आहे समोर एक दोन चाकी गाडी पार्क केली आहे.

अ खिडक्या आहे खिडक्यांना आकाशी कलर दिलेला आहे बाहेर कंपाउंड आहे कंपाउंड जवळ एक माणूस उभा दिसत आहे बिल्डिंग च्या मागे हिरवे मोठे झाड आहेत.

क्रीम कलर चे शर्ट व निळ्या कलर ची पैंट घातलेली आहे पायात त्याच्या काळ्या कलर ची व पांढऱ्या कलर ची चप्पल आहे त्याच्या मागे पाण्याचा कारंजे आहे.

कारंज्या मधून पाणी येताना दिसत आहे.

बिल्डिंग समोर एक लाईट चा खांब आहे समोर काही गाड्या उभ्या आहेत.

कंपाउंड च्या बाहेर बरीच अशी गर्दी आहे.

अर्धवट बांधकाम झालेलं एक घर आहे घरावरून एक--

जसं कि मी बघू शकते समोर एक मोठी लाकडी--

जसं कि मी बघू शकते मोठ मोठ्या अश्या बिल्डिंग आहेत बिल्डिंग ला--

दिसत आहे बिल्डिंग च्या आजूबाजूला व बिल्डिंग च्या पलीकडे मोठे हिरवे झाड आहे.

तबला वाजवताना एक माणूस दिसत आहे एक महिला व एक लहान मुलगी आहे व इतर काही माणसं--

लाल व हिरव्या कलर ची लाईटिंग लावलेली आहे गेट वर एक मोठा पांढऱ्या कलर चा लाईट लावलेला आहे मध्ये हि--

किल्ल्यामध्ये मोठ मोठे चौकोनी आकाराचे--

हत्तीची मूर्ती आहे मूर्ती पूर्ण पणे तुटून गेलेली दिसत आहे समोर मोठासा दगड आहे.

सांगाड्यांसमोर काही स्क्रीन ठेवला आहे त्यावर--

जसे कि मी बघू शकते समोर स्टेज आहे स्टेज वर दोन मोठ मोठे--

सोफे ठेवलेले आहेत सोफ्यां मागे पांढऱ्या कलर चे कापड लावलेले आहे पांढऱ्या कलर च्या कापड वर--

एक हिरव्या कलर चे झाड आहे व कंपाउंड ला लागुन एक छोटेसे हिरवे झाड़ आहे त्यावर गुलाबी फुल आहेत.

व त्यांच्या हातात मेणबत्ती आहे.

व समोर बरेच काही सामान ठेवलेले दिसत आहे.

दोन ते तीन अश्या पायऱ्या आहे.

पिवळ्या कलर चा मोठ गेट आहे गेट जवळ हि तीन पायऱ्या आहे.

खांब उभे केलेले दिसत आहे.

नेट मध्ये ढोबळी मिरची चे पिक लावलेले दिसत आहे.

मोठ मोठी हिरवी झाड दिसत आहे दूरवर मोठे मोठे डोंगर आहे व एक --

समोर एक काळ्या कलर चा--

जस कि मी बघू शकते पांढऱ्या कलर चा टेबल आहे टेबल च्या वरती काळ्या कलर चे चौकोनी--

जस कि मी बघू शकते पांढऱ्या कलर ची मोठे नेट आहे नेट ला सपोर्ट करण्यासाठी--

छोटासा तलाव आहे तलावात पाणी आहे.

जस कि मी बघू शकते समोर बऱ्याच अश्या--